आणि तिकडे डोंगरावरती झाडे दिसत आहेत आणि आभाळामध्ये सूर्य पण इथे दिसत आहे.

एक गेट बंद आहे एक गेट उघडा आहे मोठी बिल्डिंग अशी अंदर आहे कॉलेज ची आणि इथे भरपूर अशी जागा आहे.

त्याच्यामध्ये शाकाहारी आणि मांसाहारी पनीर रोल आणि चिकन पासून बनलेले पदार्थ इथे अह विकत आहे ते.

छोटासा सिनेमागृह आहे तिथे अह पिक्चर चालू आहे सिनेमा चालू आहे पडद्यावरती.

मोठं झाड आहे इथे म भरपूर प्रकारचे मोठमोठे इथे अह बॉ बॉक्स ठेवलेले आहे त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे ते पेपर विकायला ठेवलेले आहे.

मोठा आणि लांब असा इथे एक तलाव आहे तलावाच्या मधोमध इथे खूप मोठी अशी एक बिल्डिंग बनलेली दिसत आहे.